हो बोल ना आयक्त आहे मी अस भेटल तास भेटलय आता वोर्क फ्रोम होम च आहे मला

आहे मला काही नवीन नवीन हो कधी पर्यंत work from home आहे या एक दोन वर्ससाठी सॉरी एक दोन महिन्या साठी आहे घरीच म्हणे सांगत होता अस मला खूप आहे काहे सेलेरी म्हणजे एक दोन महिने एक दोन महिने घरी

नंतर जा लागेल ना

आनी काम पण नाही आहे Project म्हणजे काहीच नाही अस काय बनवायचं नाही काही करायचं नाही च normalmeetings वगेरे करणे सगळे attend करायचं आहे हो हो का वेगळ नाही आहे चान आहे Project ला चांगल काम भेटल आहे आहे company ला फक्त Meeting वगेरे Attend करायची आहे आनी काहिच नाही हु पण मला आता काम आहे करते मी तुला नंतर कॉल

नमस्कार नमस्कार कसे आहात मी ठीक आहे मी ठीक आहे तू कसा आहेस

in India final third place chamapionship पात्र ठरू शकते दोन हज़ार सतरा मध्ये ह्या दिवशी स्वयंघोषित universe बॉस ख्रिस गेलं ने रंगपूर रायडर्स साठी बांगलादेश premier league ह्याचे पहिले विजेते पद जिंकले त्याचे नाबाद एक शे सेहचालीस धावांच्या जोरावर ढाका dyanamaid ने सत्तावन धावाणे अंतिम सामाना जिंकला ह्या प्रक्रियेत वेस्ट इंडिस च्या करिशमई फलंदाजाणे अठरा षट्कारण सह स्वतःचा विक्रम मोडला एका T ट्वेंटी वन धावत सर्वाधिक एक शे सेहेचाळीस षट्कारण सह च्या दोन हजार तेरा च्या आवृत्ती मध्ये रॉयल चालेलन्जर बंगलोर विरुद्ध पुणे वॉरिअर साठी खेळले त्याने पाहक्षट चेंडूंत सतरा धावा केल्या तर एक शे पंचातर धावांवर नाबाद राहिला किती चेंडूंत जिंकतो दोन षट्क्कर मारण्या व्यतिरिक्त गेल ने कदाचित त्याचे टी ट्वेंटी म्हणून उरलेल्या रिकाम्या बॉक्स चे खून केली स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावले त्याने चार दिवसान पूर्वी खुरणा टायटन विरुद्ध केवळ एकावन्न चेंडूत नाबाद एकशे सॅव्हीस धाव करून त्यात सुधारणा केली त्यांनी पहिला Qualifier जिंकला आणि DPL मध्ये नाबाद एकशे शेहेचाळीस हि सर्वोच धाव संख्या नोंदवण्यात यश मिळावले

ह्याच्या अर्थी तिथेच संपत नाही कारण पाच CPL करणारा तोच पहिला फलंदाज बनलेला आहे गेल ने खेळाच्या सर्वात लहान format मध्ये अकरा हजार धावांचा टपा हि पार केला वीस पेक्षा जास्त टी ट्वेंटी शतके करणारा तोच पहिला फलंदाज आहे DPL मध्ये एकाच डावात शंभर षटकार मारणारा फलंदाज आणि पहिला खेळाडू कोणत्या दोन गंभीर चुका खूप महागड्या ठरल्या शाकिब अल हसन बावीस धावन वर बाद झाला तर मॅकुलॅम देखील भाग्यवान ठरला जेव्हा त्याने अबू हैदर ला केले ज्याचा पाठलाग आणि डायविंग करून हि गोलंदाज पुष्टी करू शकले नाही रेंजर चा फलंदाज ओव्हर ड्राईव्ह मध्ये गेल्या मुळे ह्या दोन गंभीर चुका महागड्या ठरल्या ह्या जोडी ने मात्र विकेट वर किती धाव केल्या प्रतीततारात ढाका ने वीस षटकार नऊ गाडी गमावून एकशे एक्कोन पानास धाव केल्या त्यांसही डावात फक्त एक इस्लाम चे पन्नास आणि हसन चे सवीस ह्या तेजस्वी होत्या ह्या जोडी ने पाचव्या विकेट साठी बेचाळीस धावांची भागीदारी केली त्याने धाव जोडल्या पण नतंर संघ सपशिल अपयशी ठरला DPL दोन हजार सतरा मध्ये विरुद्ध सत्तावन धावांनी विजयी स्वयंघोषित ब्राह्ममंड बस तीस केले DPL दोन हजार सतरा फायनल मध्ये रंगपूर रायडर साठी नाबाद एकशे शेचाळीस धवन ची खेळी केली कारण त्याने ढाका DYANAMITES चा सत्तावन्न धावांनी पराभव केला लाल किला कोणासाठी प्रसिद्ध होता मुघल सम्राट शहाजहान ने त्याचची राजधानी शाह शाहजानंबाद मध्ये एक राजवाडा किला म्हून बांधलेला

लाल किला कधी बंदला गेला लाल किला लाल किला करतो लाल किला किंवा लाल किला दोन्ही दिल्ली भरतातीळ मुघल किला देखील लिहितो ते सतराव्या षटकाच्या मध्य शहाजहान बांधले होते आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे लाल किल्या बदल पाच सत्य काय आहे गडाच्या प्रविष्ट भागाला लाहोरी दरवाजा म्हणतात किल्याच्या आवारात रंग महाल आहे त्याचे मूळ नाव किलयेमुबारक होते लाल केला किती जुना आहे लाल किला ते सोळाशे आठेचलीस मध्ये बांधलेले एक स्मारक आहे ते जुन्या दिल्ली पासून तेहतीस मीटर एकशेआठ फूट उंच आहे ते मुघल सम्राट शहाजहान ने बांधले होते भारतातील सर्वात मोठा लाल किला कोणता आहे चितोरगड किला राजस्थान भारतातील सर्वात मोठा किला चितोरगड किला हा भातातील सर्वात मोठा किला आहे आणि जातीयवाद चा स्थळ देखील आहे दोन पॉईंट आठ किमी आणि चर्च एकरांवर पसरलेल्या आणि किल्याची सर्वत्र उंची

लाल किला शाहाजहानाबाद मध्ये शाहाजहानाबाद येथे सम्राट शहाजहान ने बांधला होता लाल किला लाल वाळुच्या दगडाने बांदलेला आहे लाल किला कोणी मारला

भारतीय न्यायालायनी ऑक्टोबर दोन पाच मध्ये इतर सहा जणांना वेग वेगळ्या लांबीच्या कारावासाची शिक्षा सुनावली सहा दोषी सप्टेंबर दोन हजार सात मध्ये पुराव्या अभावी आणखी सहा हले खोराना

लाल किल्याचा पाहिलं रंग कोणता होता दिल्ली चा लाल किला जिथे मुघल सम्राटांचे राज्य होते आणि जिथे नेहरूंनी स्वतंत्र भारतासाठी पहिले भाषण दिले होते ते रचनाकारणी जातीतवाद म्हणून शोधले आहे मधीच काही

लाल किल्ल्याच्या आत काय आहे मुमताज महल एक राजवाडा ज्या मध्ये लाल किल्ला पुरातत्व संघ्रहलाय आहे रंगमहाल एक राजवाडा जिथे राजाचे बायका आणि उपपत्नी राहत होत्या हाच महाल राजाचा apartment d one a arm व सार्वजनिक प्रेक्षक hall d one a खास खासगी प्रेक्षक hall

भारतीय पुरातत्व सर्वेक्षना नुसार इमारतीचे काही भाग चुन खडीचे होते पांढरे दगडाचे तुकडा पडू लागल्या वर इंग्रजांनी इमारती ला लाल रंग दिला मुलखातील लाल केला म्हणजे काय लाल किला म्हणजे काय मुघल शहाजहाने सतराव्या शतकाच्या मध्यात भारतातील दिल्ली येथे एक मोठा किल्ला महालसंकुल बांधला आज तो लाल किल्ला किंवा लाल किल्ला लाल किल्ला किंवा लाल किल्ला देखील म्हणून ओळखला जातो स्थापत्य कलेची खून असलेला लाल किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे

एक पर्यटन hotspot म्हणून नामांकित केले आहे

भारताचे सर्वात मोठे युध्द स्मारकांपैकी एक आहे देशांच्या तेरा हजार हून अधिक सेनिकांची नावे त्यावर कोरलेली आहेत लाल किल्ल्याला किती दरवाजे आहेत

लाल किल्ल्याचे नाव असे का ठेवले आहे लाल किल्ला pending मुघल सम्राट शहाजण ची नवीन लाल वाळूच्या दगडाच्या भव्य भिंती साठी हे नाव देण्यात आले आहे इस्लाम शहा सुदिन ने पंधराशे शेहचाळीश मध्ये बांधलेल्या सलीम गड ह्या पूर्वीच्या किल्ल्या जवळ आहे जो लाल किल्ला संकुल बनवतो

हा राजा दाब ह्यांनी नवाद एकशे दहा च्या दरम्यान बांदला हा भारतातील सर्वात जुना किल्ला असल्याचे मानले जाते लाल किल्ल्याचा मालक कोण आहे मुघल साम्राज्य सोळाशे अडतीस ते सतराशे एकाहत्तर मराठा साम्राज्य सतराशे एकाहत्तर ते अठराशे तीन british सा अं british भारत अठराशे तीन ते एकोणीशे सातेचाळ भारत सरकार एकोणीशे सातेचाळ ते सत्याऐंशी

जोतपूर ही ऐतिहासिक टृष्ट्या मारवाड राज्याची राजधानी होती तो आता राजस्थान चा भाग आहे वाळवंट किल्ले आणि मंदिरे असलेले जोतपूर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे कोणत्या राज्यात सर्वाधिक किल्ले आहेत राजस्थान च्या शाब्दिक अथर हय राजसख्थान राजाचे स्थान भारतातील बहुदि पराक्रमी किल्ले भूमी वरील मेहरामगड किल्ल्यांवर भारताचे महान किल्ल्यांपैकी एक आहे केले आहे जगातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे राणीकुट किल्ला सिंधी राणीकुट ह्याला रानीकोट असेही म्हणतात हा सिंध मधील जिल्ह्यातील सांग जवळील ऐतिहासिक कानपूर

स्वतंत्र दिन लाल किल्ला वर भारतीय दवज कोना कडे ठेवला स्वतंत्र दिन दोन हजार बावीस PM मोदी ने लाल किल्ला वर राष्ट्र दवज फडकवला दिलस्ट पंत प्रधान नरेन्द्र मोदी यांनी शाहतरव्या स्वतंत्र दिना निमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला लाल किल्ल्याची तीन वैशिष्ट्य कोणती ते काय आहेत ते शोधूया लाल किल्ला खरे तर पांढराच होता लाल किल्ला बांधायला एक दशत किंवा दहा वर्षे लागली कोहिनूर हिरा लाल किल्ल्यातील भाग होता किल्ल्यातील रंगमहाल लाहोर gate किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लाल किल्ल्याचा आकार असतो कोणी आहे आधुनिक भारतात लाल किल्ला किती महत्वाचा आहे लाल किल्ला हे दिल्लीचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तिथे दरवर्षी लाखो पर्यटक आकर्षित करतात भारताचे पंतप्रधान पंधरा ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र दिनाला संबोधीत करतात ते ठिकाण देखील हा किल्ला आहे हे दिल्लीतील सर्वात मोठे स्मारक देखील आहे परंतु अठराशे सत्तावन एकच्या स्वतांत्र युध्दा नंतर कोणी बांधले सोळावे शिडकाचे उत्तर अर्धात सांवर अकबराने बांधलेला बांधलेला फतेपूर सिक्री विजय शहर हि केळवे दाह वर्ष मुघल समरायजाची राजधानी होती मार्के आणि मंदिरांची संकुले सर्व समान वास्तू शैली मध्ये भारतातील सर्वात मोठया म्हशीदींपैकी एक असलेल्या जामा म्हशीदीचा समावेश आहे लाल किल्ला कोणी ल लढवला बरोबर उत्तर आहे लाल किल्ल्यावरील चाचण्या नोव्हेंबर एकोणीशे पंचाळीस ते मे एकोणीशे शेहचलीस दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर INA अधिकाऱ्यांना court marshal करण्यात आले सुमारे दहा court marshal झाले मूघालनकडून लाल किल्ला कोणी जिंकला सरदार रामभए अय्यर नी सरदार भदेल सिंग ह्याच्या सोबत मिळून दिल्लीचा लाल किल्ला ताब्यात घेतला त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबचा वध केला ज्यांच्या व त्यांनी गुरुतेकबहादुरजी मृत्यू चा आदेश दिला होता सिहासन वेगळे करून हातीं वर मंदिर अमृतसर येथे ठेवले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सातेचाळीस रोजी लाल किल्ल्या वर काई घडले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सतेचाळ रोजी भारताचे पहिले पंथप्रधान जवाहरलाल नेहरू दिल्ली तिल लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावला त्या नंतंर च्या प्रत्येक स्वत्रंत्र दिनी परंपरेने विद्यमान पंथप्रधान doctor ध्वज उंचावतो आणि राष्ट्रला संभोधित करतो सर्वात जुन्हा लाल किल्ला कोणता आग्रा किल्ला तीन वेग वेगळ्या सम्राटांनी बांधला आहे लाल किल्ला फक्त शहाजहान ने बांधला आहे आणि त्यात काही british इतिहास आहे लाल किल्ला वाळूच्या दगडाचा का बनला आहे लाल किल्ला हा लाल वाळूच्या दगड बनलेला आहे जो राजस्थान मध्ये उत्खनन करण्यात आला होता खरा तर मुघलांनी बांधलेल्या अनेक सामरकं मध्ये लाल वाळूचा दगड मूलभूत इमारत ब्लॉकवरून वापरला होता मुघल सम्राट अकबराने बसवलेले प्रतिकूल स्तिथी

लाल किल्ल्या वर लाल किल्ल्या वर का परवानगी नाही

साम्रके आणि पुरातत्व स्थळे आणि office नियम एकोणीशे एकोणसाठ चा नियम सहा अंतर्गत प्रधान केलेल्या अधिकारांचा वापर करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक ह्यांनी निर्देश दिले आहे कि एकवीस जुलै रोजी सकाळ पासून मार्च दोन हजार एकवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत स्वत्रंत मिळे पर्यंत किल्यात प्रवेश नसेल

india gate ची पाय भरणी royal ऑफ कॅनॉट ह्यांनी एकोणीशे एकवीस मध्ये केली होती आणि त्याची रचना एडविन मोतियांस ने केली होती हे स्मारक दहा वर्ष नंतर तत्कालीन ने लॉर्ड आर्यवीन ह्यांचे आहे द्वारे राष्ट्र ला समर्पित केले होते भारताच्या स्वतंत्र नतंर अमर जवान ज्योतीचा आणि एक स्मारक जोडण्यात आले वाड्याचा रंग सोनेरी असण्याचे कारण किल्याच्या भव्य दिव्या वाळूच्या दगड्याच्या भिंती दिवस तीष्ण सिंह रंगाचे असतात सूर्यास्त होताच मध्येच सोनेत दिसतात आणि किल्ल्याला पिवळ्या वाळवंटांत बुडवतात

अठ्ठावीस जून दोन हजार वीस रोजी जागतिक bank ने भारतातील शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी dollar पाचशे दशलक्ष मंजूरी केली. highlight प्रकल्प भारतातील सहा राज्यांमधील सरकारी शाळांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. जागतिक बँकेने वा वाटप केलेल्या निधी Star चं राज्यांसाठी शिक्षण आणि परिश्रमाचे बळकटीकरण नावाचा प्रकल्प राबविण्यात वापरला जाईल. YUKTI two point zero launch तेवीस जून दोन हजार वीस रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी YUKTI वीस point शून्य उपक्रम सुरू केला, हा उपक्रम उच्च शिक्षण platform वर काम करणाऱ्या startup ला startup ला startup ला संबंधी तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी मदत करेल. argument portal द्वारे मंत्रालयाने हे सुनिश्चित केले आहे की उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी संशोधन आणि शिक्षकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेसा पाठिंबा मिळेल. institute for management, development जागतिक जारी केला. the institute of management development अलीकडे जागतिक स्पर्धात्मक प्रसिद्ध केला. या क्रमावरी भारत त्रेचाळव्या स्थानावर आहे. highlight दोनहजार एकोणविस मध्ये भारत त्रेचाळीसव्या क्रमांकावर होता. एकोणीसशे एकोणनव्वद पासून भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मानांक देण्यात आले आहे. राज्यामध्ये एकेचाळीसव्या स्थानावर आहे. मध्ये नाही झाला. पंधरा जून दोन हजार वीस रोजी भारत कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक भागीदारीतील संस्थापक सदस्य म्हणून सामील झाला. ठळक मुद्दे भारतातील सामील होणारे इतर मुख्य सदस्य देश म्हणजे united kingdom yunisterstatus european union, australia, france, canada, germany, maxico, italy, korea प्रजासत्ताक singapore, newzealand

artficial intelligence भारत सरकारने राष्ट्रीय परीक्षा मोहीम सुरू केली. मानव संसाधन विकास मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय परीक्षा सराव नावाचे एक नवीन mobile application launch केले आहे. mobile app highlight करायची चाचणी national agency ने विकसित केली आहे. हा अर्ज उमेदवारांसाठी आहे. JEE Mains AEET इत्यादि परीक्षरांसाठी mock test देण्यासही तुम्हाला मदत करेल. अनुपयोगी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी

national testing agency देशास स्पर्धात्मक परिक्षा घेते. ज्यात JEEGATENEETGPATUGCCAT NET इत्यादीचा समावेश आहे. हे भारतीय society नोंदणी कायदा अठराशे साठ अंतर्गत स्थापित केले गेले आहे. NTA ही स्वय

आंध्रप्रदेशाच्या मुख्यमंत्र्याने अलीकडे राज्यातील महाविद्यालयीन शिक्षणाला मदत करण्यासाठी जग विद्या दीवेना योजना सुरू केली, योजनेबद्दल आंध्रप्रदेश सरकारने राज्यातील एक point चार लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जगन्ना विद्या दीवेना योजना सुरू केली आहे. ही fee भरणारी योजना आहे. ज्यासाठी चार हजार कोटीहून अधिक रक्क रक्कम आधीच जाहीर केली गेली आहे. आणि एकहजार आठशे एंशी कोटी रुपयाची थकबाकी आहे. अलीकडच्या काळात आंध्रप्रदेश राज्य शिक्षण सुधारण्यासाठी द्वीपरिक्षा धोरण वापरले आहे. एक म्हणजे शालेय मुलेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या मनात मातांच्या प्रश्न सोडवणे मदतीसाठी आर्थिक ममदतीची तरतूद दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा वापर करून शैक्षणिक भेदभाव रोखला जात आहे. आंध्रप्रदेशने जगविद्या दीवेना योजना सुरू केली. आंध्रप्रदेशाच्या मुख्यमंत्र्याने अलीकडे राज्यातील महाविद्यालयीन शिक्षक शिक्षणाला मदत करण्यासाठी जगविद्या दीवेना

विद्यालय दीवेना योजना सुरू करण्यात आली आहे. ही चार हजार कोटी रुपयाहून अधिक fee भरलेली योजना आहे. गृह मंत्रालयांना lockdown जारी केली आहे. पंधरा एप्रिल दोनहजार वीस रोजी गृहमंत्र्याने lockdown two point zero साठी सुधारित मार्गदर्शन तत्वे launch केली आणि एक lockdown ज्याला smart lockdown देखील म्हणतात. मागे lockdown मुळे मिळालेला नफा एकत्र करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. ती तीन मे दोनहजार वीस पर्यंत वाढवली जाईल. वारणेत एक संमताची विस्तृत केलेले herbal औषध national innovation foundation India ने विम विमरवेट नावाचे देशी herbal औषध विकसित केले आहे. सध्या किटकांवर उपचार करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पद्धतींचा हा पर्याप्त आहे. grass root भारताचे बौद्धिक संपादन हक्क यशस्वी नव नवकल्पना आणि पारंपरिक ज्ञान पद्धती ओळखतात. हे कृषि पशू वैद्यकीय विज्ञान आणि मानवी आरोग्यांमध्ये अधिक सामान्य आहे. grass root innovation हा सामान्य माणसाचा उपक्रम असतो. वारमीवेट हे farmer server च्या कारण्यासाटी केलेले herbal औषध national innovation foundation India ने वारमीवेट नावाचे देशी herbal औषधी विकसित केले आहे. सध्या किटकांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक कबड्डींचा हा पर्याय आहे. शासकीय online शिक्षण FWAM प्रवेश झाला आहे. अठ्ठावीस मार्च दोनहजार वीस रोजी मनुष्यबळ मंत्रालयाने मानव संसाधन घोषणा केली की, lockdown पासून Swam नावाच्या राष्ट्रीय online शिक्षण मंचावर प्रवेश तिप्पट झाला आहे.

स्व स्वार्म हे तरुण महत्वाकांशी माणसासाठी सक्रिय शिक्षण अभ्यास network आहे. हे दोनहजार चौदा

शिकणाऱ्या या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना गरज पुरणे करणे हे SWAYAMMOOC चे उद्दिष्टे आहेत. व swam चे व्यवस्थापक ककरणारे नऊ राष्ट्रीय समन्वय आहे ते आहे AICTEUGCNCERTNP

platform स्वयंमूल्यांक चाचण्या देखील देते. SWAYAM हा

राष्ट्रीय online शिक्षणमंच SWAAM च्या प्रवेश तिप्पट झाला आहे.